काय म्हणत होती सांग तुझ्या स सासु सासऱ्या बर नव्हत म्हणत होतीना. हं म्हणुन एकदमच पाहिजे. हो सगळे जन बाहेर राहिल्याने कसं होणार?

माझे सासुबाई ते तुम्ही त्यांना ओळखता का प्रजापिता ब्रम्हाबाबा. हं हं हं अं शिवबाबा त्याच्यामध्ये जाते.

हं प्रजापिता ब्रम्हाबाबा आज विस वर्ष झालेत त्यांना त्याच्या जुळे अच्छा आता पण ते मी ते खाली आहेत आणि मी वर आहे. म्हणजे आवाज येतोना मग त्यांचा ते गाण वगैरे चालुला राहतत. आवाज येतो म्हणुन मग मी वर आली आहे. recording साठी. अच्छा अच्छा अच्छा.

तुमच second floor वर आहे का? हं नाही से एक एकत्रच राहतो आम्ही. पण हे वरच जे आहेना एक खाली आहे आणि एक भाड्याने दिलेलं आहे.

आमच्या खाली सहा rooms आणि वर सहा आहेत. अच्छा छान आहे मोठ घर आहे तुमच.

हो हो हो बरोबर आहे. त्याच्या वर लोगोमना आम्ही

हं तुम्ही मग काय non veg पण खाता काय? माझ्या इथे सगळेच खातात मला सोडून.

मी लहानपना पासूनच नाही खातना त्यामुळे.

तुमच्या इथे आमच्या कडे सगळे pure veg आहे. आरे बाप रे.

आम्ही तर द सोडुनच आम्ही दोघी जनी. हो काय?

खाण्यावाल्याच मरनच आहे तुमच्या इथे मग. नाही असं काही नाही आम्ही तेच नाही खात ना फक्त. आमच्या इथे पाहिजेच नाही तर खातच नाही कोणी. कुणालाच नाही आवडत. आमचे ते. मतलब vegiterian, vegetarian काही पण मग. माझ पतीदेवला तर खुप खाण्याचा शोक आहे. आता ते कसं बाहेर राहून राहतातना त्यांना non veg हे ते त्याना spicy खायच सवय झाली राहते त्यामुळ. हं पण ते बाहेर पण जातात तर ते pure veg च खातात. non veg कधीच नाही खात. अच्छा बर आहेना? की नाहीना. अं म्हणजे ते कोणती विमलची पुडी नाही ना काहीच नाही. हो काय माझ्या husband ला पण काही शोक पाणी नाही. हा फक्त ते त्यांना फक्त खाण्याच शोक आहे. खाण्याचा शोक म्हणजे अं असच बाहेरच. मेंदु वडा सांबार हे ते pizza, burger अच्छा, माझ्या husband ते ही नाही आवडत. माझ्या husband ला तर खरतर भात भाजी आवडते भात भाजीच बनव म्हणते तु. ते खातं म्हणजे चुपचाप खायच म्हणतो त्यांना कसं भुक नई सहन होत ना मग ते खातच राहतात.

याची भाजी ते भाजी मग काय.

माझ्या husband ला पण शोक पाणि नाही. असं त्यांना बाहेरच पण खायचं पण नाही आवडत. कारणकी ते कसं घरचच खातात. त्यांना भात भाजी पोळी साध असल ना तरी चालतं.

हो पण त्याला ते काय म्हणाली? तुम्ही काय बनवता मग special काय तिकडे नागपुरच special? आमच्या इकडे special काही नसते. आमच्या इकडे भजे, वडे, असं म्हणजे पुरन पोळी, वगैरे चकल्या, झिंगा हेच असतं आमच्या इकडे.

आमच्या इकडे MP मध्ये डाळ बाटी special आहे. डाळ बाटी, कढी चावल, लड्डु अच्छा. आमच्या इकडे जास्त करुण घरी पाहुणा आलाना तर मटन जास्त बनवतात. हां कई पाव्हना आला की ना

आता काय बनवणार मग स्वयंपाक तु? आता बनवेल दाळ चिकोली. अच्छा. आणि तुझी जेठानी म्हणजे ती मोठी जाऊ यायचीच आहे का? हा आता येईल ना थोड्या वेळाने. अच्छा दोघी मिळून दोघी मिळून बनवतात? हा हा दोघी मिळून. सगळ दोघी मिळून करतो काय तस वेगळ नाही ना असं कुठे भेदभाव नाही. सगळ दोघी मिळून. अच्छा बरं आहेना चांगल.

काय करत मग ते हिरस करुण ते तु, तु तुझ कर आन मी माझ कर. म्हणजे तुझा वाट्याला आलं तेव्हढ तु कर माझ्या वाट्याला आल तेव्हढ मी करेन. असं काय हो तसं करायला पण नको. वाट पाहीची समजुन नाही घेतल तर प्रत्येक जन सारख नसते ना. हा सगळ मिळून करतो आम्ही, सगळ मिळून. बरोबर आहे. बहिनी सारख राहिल तर कुणालापण माया वाटतो. हा आम्ही बहिणी सारखच राहतो. तसच पाहिजे. त्यांना सोडुन देते मग मी dance class ला गडीनी. अच्छा. हं. तुम्हाला येतात येते? येत असेल ना गाडी? तुला आग मला येतो पण मला नाहीका traffic मधुन चालवता नाही येत. अच्छा मला पण तसच भिती वाटत होती पहिले पहिले. तर माझ्या नवने नवऱ्यानी मग मला शिकवून दिली. म्हणे इकडे जाताना कारण की इंदैर road वर खुप traffic राहतो. तर मग तिथे highway नाही ना इकडे MP मध्ये highway नाहीए. तर मग तर खुप traffic राहत पण त्याच्यातुन पण मी चालवते. बरं झालंना शिकवली तर. हम्म आता मला

त्यांनी पण मला असच केलं होतं. म्हणे तु जा तर, तु चालव तर, म्हणे मी काय करु मागे बसून तु एकटी जा म्हणे. मग मी अशीच एकटी एकटी जायची तर येऊन गेली आणि dearing पण वाढलं माझ मग मी पहिले भीत होती. मी पण भिते ग तसच तुझ्या सारखी. हा पण आता मी चालवून घेते. शिकतो म्हटलं तर वेळ पण पाहिजे main म्हणजे.

वेळ पण पाहिजे आणि एकदम proper आला पाहीजे. एक तर मला scooter सांभाळत नाही एकतर heavy आहे अमची scooty हा तेच पण आहे.

माझी पण छोटीच आहे. एक एकदम छोटी नाही एकदम highlighted पण नाहीए. बरोबर आहे मी. पण नाहीका मला भिती वाटते यार. पडली तर नाही मग तर नाही, मग लागल तर नाही असं वाटतं. अं आम आता माझ्या घरची कशी माझ्या सारऱ्यांची आहे ती. तर ती ना हलकी आहे, म्हणजे जुनी पण आहे हलकी आहे ती. तर मग मी चालवून घेते त्याला. नाहीतर आज आजच्या scooty, scooter जी आहे ती activa वगैरे access

हम्म ती तर खुप जुनी आहे म्हणून मग मी चालवून घेते.

नाहीतर काय. आणि ती पण शाळेत जाते माझ्या जाऊबाईची मुलगी मग तीला पण आनाव लागतंना. हो काय तीला पण घ्यायला जातो काय तु? हां तीला पण घ्यायला जाते मग मी. बरं आहे तुझ काम तुला बोर नसेल होत मग दिवसभर. आता दिवसभर आता तर सुट्टी आहेना तीला. आता ती सुट्टी आहे. दिड महिण्याची सुट्टी आहे तीला.

तिकडचे result वगैरे लागले का? tenth आणि twelfth चे? हा इकडे tenth आणि twelfth चा लागलाय. CBSE चा लागलाय. आपल्या तिकडे महाराष्ट्रामध्ये नाही लागलाय आजुन result CBSC च लागल होतं state च लागायच आपल्या इकडे पण. हां state चा इकडे इकडे पण लागायचा आहे आजुन state चा. बरं आहेना अं सगळे सुट्ट्या आहेत ना उन्हाळा एवढा आहे. पाहीजेच यार सुट्ट्या. college चे दिवस खुप आठवतात.

हो तेच तर खुप enjoyment असतात. gathering

आसं वाटच नाही की दिवसं म्हणजे गेलेत असं वाटत परत आले पाहिजे. हां पण आता खुप कुठे परत येतात. आता तर मी college ला paper द्यायला जाते तर मी त्यांना ओळखत नाही ना ते मला ओळखत नाही. म्हणजे नविन जे येतात ना ए नविन students येतात.

अं जे माझ्या बरोबरीचे होते ते तर सगळे चालले गेले. लग्न झाले त्यांचे. माझ्या काय ते तर अताच झाले फक्त एकच राहिली ती आता म्हणजे माझ्या batch म्हणजे आमच्याही आम्ही सहा जनी अं best friend होतोना.

हो चागलच आहे आता काय म्हणनार आहे?

तुम्ही काय बन तु काय बनवनार मग आता जेवायला? काही नाही ग tomato ची चटनी आन भात पोळी बनवनार आता.

तु एकटी राहते तर तुला बोर नाही होत का? नाही मला बोर नाही होतं माझे सासुचा पण phone येतो. माझ्या घरच्यांचा phone येतो mummy कडचा पण.

आणि mobile बघते, किंवा मग काहीतरी करत राहते.

त्यामुळे असं बोर नाही होत. तु तुझ ते नागपुरला घर आहे तर ते भाड्याने आहे की स्वतःच आहे? सध्या तर भाड्यानेच आहे ग. कारण की आम्ही proper इथले नाही ना. पण आता आमच चालू आहे घ्यायच. flat किंवा मग plot नाहीका.

सध्या आमच इथल नाही. पण आम्ही पुढच्या वर्षी किंवा या वर्षी बघत आहोत.

तर तुझ्या लग्नाला एकच वर्ष झालं असेलना पुर्ण. माझ्या लग्नाला दोन वर्ष झालेना गं माझं एकविस मधलं आहे. अच्छा आता काय बाविस चालू आहेना. हो तेवीस चालू आहेना. आज तेवीस चालू आहेना गं बावीस संपल. हां हां दोन हजार तेविस हं. तेवीस चालू आहे दोन वर्ष झाली माझ्या लग्नाला.

किती पण शिकलं आणि किती ही काही केलं तरी शेवटी संसारातच यायच आहे. हो ते तर आहे. नही गरजेच समजदार असले तर करु देतात job वगैरे. हा माझ्या घरी पण पुर्ण free वातावरण आहे. काही पण करा आणि काही पण. माझ्या इथे पण तसच आहे. म्हणून मी job वगैरे करते.

माझे सासू वगैरे छान आहे. माझे सासरे पण छान आहे. सगळेच छान आहे. माझ्या घरी पण तसच. आता tension वाले काम नाहिए ना pressure पन नाही. कशाला करते तु? घरीच रहाय ना काहुन जाते वगैरे. हं माझ्या घरी पण तसच आहे. नाहितर कोणा कोणाचे ते किती किट किट असते.

आपण जर म्हटलं ना आपण घरा सारख आपल्या आई बाबा च्या चांगले.

जर दुरर्यांना म्हटल तर मी पण अशीच वागते खर तर मग तसच राहणार आहे. हांं. हो नाही.

आणि आपण उद्या करु ठिक आहे मग कर स्वयंपाक वगैरे. चल bye मग.

ती recording sir ना पाठवून द्यालना तुम्ही?

hello hi विनिशा अहो काय कुठे आहात तुम्ही किती दिवस झाले आपला काही बोलणं नाही काही नाही त्यामुळे घरातला हि बघा office चं हि बघा खूप busy असत ग वेळच नाही मिळत कोनाला phone करण्याचा त्याच्यामुळे म्हणजे इतकं त्रासदायक झालय माहितीयेत का या ज्या सगळ्या काही गोष्टी आहेत त्याचं काही विचारूच नका बरोबर म्हणताय तुम्ही किती खरंच भयानक होता ना तो सगळा काळ lockdown quarantine बापरे! अच्छा, पण ना actually मी ना त्या वेळेलाना खरं मुंबईमध्ये नव्हते अगं कारण काय झालं मी औरंगाबादला गेले होते माझा तिकडे project सुरू होता त्यामुळे मी अं हम्म औरंगाबादला असल्या कारणामुळे मला फक्त बातम्यांच्या वगैरे माध्यमातनच ना मुंबईमध्ये काय चाललेल आहे या सगळ्या गोष्टी कळायच्या पण औरंगाबाद मधली स्थिती सुद्धा ना म्हणजे मुंबई सारखीच स्थिती होती म्हणजे तिथे सुद्धा ना अग खूप

हो इकडे तुला सांगू का इकडे corona ची जाम सुरुवात झाली

इथं पण काहीतरी swine flu सारखा वगैरे एखादा virus ए ना दर दोन तीन दिवसा पण नंतर नंतर कळत गेल कि हे भंयकरच आहे आणि एकदा तर जेव्हा घोषणा झाली lockdown ची तेव्हा तर म्हणजे अं ची तेव्हा तर म्हणजे धोक्यताच म्हणजे आधी काही कळलच नाही कि काय चालय office ही बंद झाली असली अं झाली चालू होती त्यानंतर सुरुवातीला railway बंद झाल्या नव्हत्या पण मुंबईच्या railway म्हणजे life line आहे त्यामुळे मुंबईच्या train बंद होतील असं कोणाला वाटलं नव्हतं

अं झालंना त्यानंतर आम्हाला तिथेच पूर्ण treatment करायचं पण त्या वेळेला आम्ही दुसरा एका doctor रांच्या कडून औषध आणायचं तिच्यासाठी तर तुला माहितीये का मी पहिल्यांदा train च्या रिकाम्या डब्यातून प्रवास केला त्या वेळेला

कसा कसा एकतर प्रवास केला काय सांगू काही म्हणजे तो विचार जरी आला ना असं वाटतं बापरे काय भयंकर दिवसातून गेलोय आपण आणि औरंगाबादला पण आणि औरंगाबादला पण ना साधारणता स्तिथी ना अशीच होती आता तस बघायला गेल ना तर mumbai च कसए, mumbai metro politician city महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आणि त्यात म्हणजे आपण दोघीजनी mumbai मधे वाढलेलो आणि मी कामानिमित्त म्हणून औरंगाबादला गेले होते पण problem तिथे असा होता ना कि एकतर माझ्या फार कोणी ओळखीचं नव्हतं म्हणजेआम्ही ज्या building मधे राहायचो तिथे थोडफार अस ओळखायचो कारण सकाळी उठायचं office ला निघून जायचं तेव्हा हे सगळे जण झोपलेले असायचे आणि संध्याकाळी आपण जेव्हा घरी यायचो तेव्हा ही मंडळी सुद्धा घरामधे असायची त्यावेळेस फार असं काही हे नाही आणि मुख्य म्हणजे काय झालं होतं आणि त्या दरम्यानएना माझे mr मुंबईला आले होते एका project च्या कामा निमित्त अरे जेव्हा पहिला lockdown लागला ना तर त्या lockdown मुळे मग अं म्हणजे ते इथेच अडकले पण आता vehicle नाही काही नाही transport बंद सगळंच बंद